माहितीये ना मस्त शिकवायचे ते हिंदी बोलायच्या तर असं वाटायचं की बाबा कोण आलं कोणी मुंबई वगैरेच की मस्त हिंदी होती

ह मला तर फक्त क्या कर रहा है स्वप्नील कल का पढाई करके आया

मॅडम ला कळायचं पण मग काय म्हणत नव्हत्या त्या भारी होत्या ते मस्त बाकी तर काही टेन्शन च नव्हत

हिंदी मस्त असं हिंदीमध्ये ते कधी कधी गोष्टी पण सांगायच्या तसंच थोडं थोडं करून समजलेलं

बाकी तूच सांग तुझं काय चालाय आणखी माझं काही नाही मज्जेत ए आवाज येत नाही का माझा तुला अं ते अं आपलं ते सायन्स चे जे सर होते ते आटवतात का एक्सपिरिमेंट साठी घेऊन जायचे आपल्याला सातवी सहावी जेव्हा होतो तेव्हा द्यायचेत ना

मला अक्चुल्ली नाव नाही आठवते त्यांचं हॅलो

हॅलो हो बोलणं तुला ते सर आठवतात का सायन्सचे जे आपल्याला मस्त एक्सपिरिमेंट दाखवायचे बघ

ओवव हो हो राठोड सर का असच काय तरी होत बरोबर मस्त होते ते हम्म सायन्स लायब्रेटरीमध्ये तर मस्त एक्सपिरीयन्स त्यांनी एकदा तर ते एका पोरांनी काय केलेलं बाप सोडियम दिला पाण्यामध्ये फेकून असां धमाका झालता लई शिव्या होत्या बाबा लय म्हणजे पूर्ण त्या एका पोरामुळे नंतर आम्हाला दोन-तीन महिने नेलच नाही किती चुकीचे ए म्हणजे त्या पोरांनी पोरांनी सर्व केलं आणि आम्हाला कशाला आमचं बी शिकणं त्याच्या मुले म्हणजे ते लॅबोरेटरी मध्ये नेलच नाही भीती असतेना लाईक कि मूल काय करतील वैगेरा जर कोणाला हार्म झालं तर त्यांच्या वरच जबाबदारी असते ती हो तेच तर

लांब पोर राहतात ना

ह मी येईल आता काय कन्फर्म नाय आला की कॉल करतो तुला ठीके

ठीके चालेल बाय